इथे एक घर आहे आणि ते तीन मजली चं घर आहे.

लाकडी रॅक आहे ठेवलय इथ पट्टे गीत्ते सारे--

दोन तीन चार बोर्ड लागली आहेत आयकर लिव विभाग म्हणून एक इन्कम टॅक्स अस लिहून आहे तिथ.

काय काय विचार करत आहेत माहीत नाही समोर घरं गिरं दिसू राहिले आहे लगेच सारे घरं गिरं हाय अन तो फोटो एका व्यक्तींचा त्याचा फोटो काढला.

आजू बाजूला खूप मोठं असं दलदल आहे अश्या चिला दिसून येतात ह्या पाण्यात खालतं बुडात अस म्हणजे खूप खराब पाणी आहे.

एक ऑलटो फसून आहे समोर समोर घर गिरं वगेरे आहेत त्या घराच्या पायऱ्या पर्यन्त पाणी आले आहे एवढा पाऊस झाला.

एक कटिंग च दुकान आहे आणि त्या कटिंग च्या दुकानात आरसा आहे आरस्याच्या दोन माणसे बसून आहेत दाढी करत आहेत.

इथे दरवाजा आ लोखंडी खिडक्या गिडक्या आहेत एक टेबल आहे टेबला वर कम्प्युटर आहे एक पाण्याची बॉटल ठेऊन आहे ति दिसत आहे तिथं अन खुरच्यांवर बसून आहे त्या प्लॅस्टिकच्या --

सूर्यास्त होत आहे अन लोखंडी टॉवर गिवर वगेरे आहे लगेच सारे फोटो काही बरोबर दिसत नाही आहे तो थोडासा ब्लर आला आहे फोटो अन एडिट केला आहे.

अंदर जाऊ का नाही जाऊ जाऊ की नाही जाऊ झाड आहे ते जंगलात आहे लपायसाठी चांगली जागा आहे ति आधीच्या लोकांनी कारून ठेवलेली आहे.

एक गॅरेज आहे त्या गॅरेज मध्ये अलटो लागलेली आहे ति कथ्या कलर ची आहे.

टिनाच एक शेड आहे अन तिथ लोखंडी मशिनी गिशिनी आहे टेबल गिबलं वगेरे ठेवलेले आहे तिथे बोर्ड गिर्ड आहेत.